या इमेज मध्ये आपल्याला गुलाबाचे फूल दिसताय गुलाबाचे फूल पूर्ण प्रकारचे फ्रेश दिसताय त्यांच्या वर आपल्याला पाणी मारलेलं ही दिसतय. गुलाबाच्या फुलाच्या बाजूला आपल्याला--

या इमेज मध्ये आपल्याला ख्रिश्चन धर्माचा हे दिसतय आपल्याला परत समोर आजूबाजूला आपल्याला फुलदाण्या दिसताय परत आपल्याला एक व्हाईट कलर ची भिंत दिसतेय तिथ आपल्याला एक माणूस चिपकलेला दिसतोय प्लस च्या चिन्हावर --

काठी टेकत टेकत चालय तिकडे एक माणूस उभा आहे. इकड बस स्टॉप मध्ये उभ राहायची जागा आहे. समोर कचरा पेटी पडलेली आपल्याला दिसते.

इथे आजूबाजूला आपल्याला समोर झाडे दिसताहे प्रत्येक छोटेस घर सारख दिसतय समोर--

या इमेज मध्ये आपल्याला समोर फळांची दुकान दिसत आहे आजूबाजूला आपल्याला वेगळ्या प्रकारच्या गाड्या दिसताये.

त्यांनी पाय हात लावलेल्या आहेत त्यांच्या चटया दिसतायत यल्लो पिंक ब्लॅक अशा वेगवेगळ्या कलर च्या दिसताये.

या इमेज मध्ये आपल्याला बॉक्स दिसत आहेत त्या बॉक्स मध्ये आपल्याला वेगवेगळा प्रकारचे वस्तु दिसत आहे एका मध्ये आपल्याला समोर अन्डर व्हेयर दिसत आहे. तर समोर आपल्याला--

या इमेज मध्ये आपल्याला एक दुकान दिसते ते दुकान लहान लहान मुलांचा कपड्यांची दुकान--

बाजूला आपल्याला टोपली मधे येल्लो कलर चे फूल विकायल पडलेले दिसता आहे टेबला वर--